नेटबीन्स Debuggerनेटबिन्स डिबगर वरील पाठात स्वागत
तुम्ही Netbeansनेटबिन्स पहिल्यांदा वापरत असल्यास सुरूवातीचे पाठ स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटवर पहा
ह्या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबुंटू व्ह1204 आणि नेटबीन्स इदे व्ह711 वापरू
आपण जाणतो की प्रोग्रॅम डिबग करण्याचे काम काळजीपूर्वक करावे लागते
debuggingडिबगिंग टूल आणि त्याच्या फीचर्सची माहिती करून घेतल्यास महत्त्वाचा वेळ वाचू शकतो
debuggingडिबगिंग टूल उपयुक्त आणि प्रभावी ठरते विशेषतः मोठा कोड लिहिताना किंवा तपासताना
या पाठात नेटबीन्स Debuggerनेटबिन्स डिबगर ने प्रदान केलेली काही फीचर्स जाणून घेऊ
येथे पाहू debuggingडिबगिंग विंडो breakpointsब्रेक पॉइण्ट्स निश्चित करणे समीकरणे तपासणे आणि watchesवॉचस सेट करणे तुमच्या कार्यान्वित प्रोग्रॅमचा वेध घेण्याचा पर्याय आणि डिबगर कॉनफिगर करण्याचे उपलब्ध पर्याय
आता सुरूवात करू आणि हा सँपल कोड debugडेबॉग करू
नेटबीन्स इदे वर जाऊ
आपण ह्या पाठासाठी आधीच इदे मधे sampleDebugसॅम्पल डिबॉग हे जावा ऍप्लिकेशन बनवले आहे
आ बी आणि सी ना प्राथमिक व्हॅल्यूज देण्याचा हा छोटा प्रोग्रॅम आहे
हे हेल्लो वर्ल्ड
आणि आ ची व्हॅल्यू प्रिंट करेल
तसेच हे SampleClassसॅम्पल क्लास नावाचे क्लास ऑब्जेक्ट तयार करेल
त्याची व्हॅल्यू पूर्णांक प्रकारची आणि प्रायव्हेट असेल
नंतर हे बी ची व्हॅल्यू काढेल आणि सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी फंक्शन कॉल करेल आणि बी व सी च्या व्हॅल्यूज प्रिंट करेल
debuggingडिबगिंग ची सुरूवात breakpointब्रेकपॉइण्ट सेट करण्याने करू
त्यासाठी लाईन नंबरवर क्लिक करा
हेल्लो वर्ल्ड
प्रिंट करणा या ओळीवर सेट करू
ब्रेकपॉईंट सेट केलेल्या ओळीचा रंग गुलाबी झाला आहे
आणि ओळीचा नंबर छोट्या चौकोनाने मार्क केला गेला आहे
debuggingडिबगिंग मोड मधे टूलबारवरील डिबग Projectडिबॉग प्रॉजेक्ट बटण क्लिक करून प्रोग्रॅम कार्यान्वित केल्यावर breakpointब्रेकपॉइण्ट असलेल्या ओळीवर येऊन प्रोग्रॅम कार्यान्वित होणे थांबेल
आत्तापर्यंत आ ची व्हॅल्यू सेट केलेली आहे
व्हॅल्यू तपासण्यासाठी कर्सर आ वर न्या
येथे 10 ही व्हॅल्यू दाखवत आहे
वर्कस्पेस खाली आणखी एक विंडो उघडली आहे
तिथे Variablesवेरियबल्स विंडो आहे जी व्हेरिएबल्स आणि त्यांच्या व्हॅल्यूजची सूची दाखवते
आत्तापर्यंत केवळ आ व्हेरिएबलला प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे
सॅम्पल debugसॅम्पल डिबॉग चे आऊटपुट असलेली Outputआउटपुट विंडो देखील पाहू शकतो
तिथे अजून आऊटपुट नाही
तसेच डिबगर Consoleडिबगर कॉन्सोल दाखवत आहे की प्रोग्रॅम 29 व्या ओळीवरील ब्रेकपॉईंटला थांबला आहे
तसेच ब्रेकपॉइंट्स विंडो 29 व्या ओळीवर ब्रेकपॉईंट सेट केल्याचे दाखवत आहे
पुढे जाण्यापूर्वी वॉच कसे समाविष्ट करायचे ते पाहू
उदाहरणार्थ समजा असंपले ह्या पूर्णांक व्हॅल्यूवर वॉच हवा आहे
वर्कस्पेसखालील Variablesवेरियबल्स विंडोमधे Enter न्यू Watchएंटर न्यू वॉच पर्यायावर डबल क्लिक करा आणि व्हेरिएबलला asampleवॅल्यू नाव द्या
ओक क्लिक करा
अजून असंपले बनले नसल्यामुळे ते त्याची व्हॅल्यू माहित नसल्याचे दाखवत आहे
एकदा ही ओळ कार्यान्वित झाली की ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू समजेल
अशाच प्रकारे पदावली वॉच करून त्यांचे मूल्यमापन देखील करू शकतो
येथे ba10 साठी तपासू
आ 4 किती ते बघायचे असेल तर काय करता येईल
त्यासाठी मेनूबारवरील Debugडिबॉग मेनूमधे जाऊन इव्हॅल्युएट expressionइवॅल्यूयेट एक्सप्रेशन पर्याय सिलेक्ट करा
वर्कस्पेस मधे इव्हॅल्युएट Codeइवॅल्यूयेट कोड विंडो उघडेल
येथे आ 4 ही पदावली लिहा
इव्हॅल्युएट Expressionइवॅल्यूयेट एक्सप्रेशन बटणावर क्लिक करा
Variableवेरियबल विंडो आ 4 ची व्हॅल्यू 6 दाखवत आहे
आता पुढे एका ओळीचा कोड कार्यान्वित करू
त्यासाठी टूलबारवरील Step Overस्टेप ओवर बटण निवडा
हे केवळ हेल्लो वर्ल्ड प्रिंट करणारा एका ओळीचा कोड कार्यान्वित करेल
आऊटपुट बघण्यासाठी आऊटपुट विंडोवर जाऊन सॅम्पलडेबग आऊटपुटवर जा
हेल्लो वर्ल्ड
आ इस 10 हे आऊटपुट दिसेल
आता प्रोग्रॅम सॅम्पलक्लास ऑब्जेक्ट बनवण्यासाठी त्या ओळीवर थांबला आहे
आता सॅम्पलक्लास च्या कन्स्ट्रक्टर मधे जायचे आहे
त्यासाठी टूलबारवरील स्टेप Intoस्टेप इंटू पर्याय निवडा
नंतर स्टेप Overस्टेप ओवर सिलेक्ट करा
कन्स्ट्रक्टर कॉलमधे आलेली व्हॅल्यू आता 10 वर सेट झाली आहे
तुम्ही व्हेरिएबलवर कर्सर नेऊन देखील तपासू शकता
पुन्हा स्टेप Overस्टेप ओवर सिलेक्ट केल्यावर thisव्हेरिएबल देखील 10 वर सेट झाले आहे
ह्या फंक्शनमधून बाहेर पडण्यासाठी Continueकंटिन्यू स्टेप Overस्टेप ओवर किंवा स्टेप Outस्टेप आउट पैकी काहीही निवडू शकतो
मेथडमधून बाहेर येण्यासाठी Step Outस्टेप आउट निवडू
जेथून फंक्शन कॉल केले होते तेथे आपण परत आलो आहोत
पुन्हा Step Overस्टेप ओवर केल्यावर asampleवॅल्यू आता 10 वर सेट झाल्याचे दिसेल
जी आपण वॉचसाठी निवडली होती
Breakpointsब्रेकपॉइण्ट्स आणि StepOversस्टेपओवर्स व्यतिरिक्त ज्या ओळीवर कर्सर ठेवला आहे तिथे प्रोग्रॅमचे कार्यान्वित होणे थांबवू शकतो
उदाहरणार्थ येथे फंक्शनमधे जाऊ
db 5 असे लिहिलेल्या ओळीवर कर्सर सेट करू
टूलबारवरील रन टीओ Cursorरन टू कर्सर पर्याय निवडा
प्रोग्रॅम कार्यान्वित होण्यासाठी ह्या फंक्शनमधे जाईल आणि कर्सर जिथे आहे तिथे प्रोग्रॅम थांबल्याचे दिसेल
प्रोग्रॅमने बी ची व्हॅल्यू 20 अशी काढली आहे
व्हेरिएबल विंडोमधे बी ची व्हॅल्यू 20 वर सेट झाली आहे
पुन्हा स्टेप Overस्टेप ओवर निवडू
डी ची प्राथमिक व्हॅल्यू 15 अशी होईल
आता returnरिटर्न निवडू शकतो किंवा प्रोग्रॅम संपूर्ण कार्यान्वित करू शकतो
स्टेप Outस्टेप आउट निवडा आणि फंक्शन कॉलवर परत जा
getC फंक्शनवर कर्सर नेल्यावर फंक्शनने रिटर्न केलेली 15 ही व्हॅल्यू दिसेल
व्हेरिएबल सी ला अजून व्हॅल्यू प्रदान केलेली नाही
त्यामुळे स्टेप Overस्टेप ओवर करून ही ओळ कार्यान्वित करू तेव्हा सी ला 15 ही व्हॅल्यू मिळेल
व्हेरिएबल विंडोमधे जाऊन किंवा व्हेरिएबलवर कर्सर नेऊन सी ची व्हॅल्यू तपासू शकतो
debuggingडिबगिंग सेशन थांबवायचे असल्यास टूलबारवरील फिनिश डिबगर Sessionफिनिश डिबगर सेशन पर्याय निवडू
पुढील breakpointब्रेकपॉइण्ट पर्यंत कार्य चालू ठेवायचे असेल तर Continueकंटिन्यू पर्याय निवडा
हे पूर्ण झाले की उर्वरित प्रोग्रॅम पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी Continueकंटिन्यू पर्याय निवडता येतो
येथे Continueकंटिन्यू निवडा
Outputआउटपुट विंडोमधे बी इस 20 आणि सी इस 15 हे आऊटपुट दिसत आहे
आता netbeansनेटबिन्स मधील debuggingडिबगिंग पर्यायांचा आढावा घेऊ
तुम्हाला ऍडव्हान्स फीचर्स सेट करायची असल्यास Toolsटूल्स मेनूत Optionsऑप्षन्स क्लिक करा
Miscellaneousमिसलेनीयस पर्यायावर जाऊन जावा Debuggerजावा डिबगर टॅबवर क्लिक करा
येथे multi थ्रेडेड प्रोग्रॅमसाठी ब्रेकपॉईंट सेटींग पर्याय बदलता येतील
किंवा कुठल्या मेथड मधे स्टेप इन करायचे हे ठरवण्यासाठी फिल्टर्स देता येतील
आता असाईनमेंट तुमचा कोणताही एक प्रोग्रॅम घ्या
त्यात आधीपासूनच एरर्स असतील तर अधिक चांगले
नसल्यास लॉजिक किंवा अल्गोरिथम संबंधीच्या काही एरर्स समाविष्ट करा
कोडमधे ब्रेकपॉईंट सेट करा
ज्या फंक्शनमधे एररची शक्यता आहे ते कॉल करण्याच्या ठिकाणी सहसा ब्रेक सेट करतात
फंक्शनमधे जाण्यासाठी Step Intoस्टेप इंटू वापरा
ओळी कार्यान्वित करण्यासाठी Step Oversस्टेप ओवर्स वापरा आणि variableवेरियबल विंडोमधे त्याच्या व्हॅल्यूज तपासून खात्री करा
एरर्स ओळखून दुरूस्त करतांना watchesवॉचस समाविष्ट करा
मेथडमधून Step Outस्टेप आउट करा
पुढील breakpointब्रेकपॉइण्ट पर्यंत जाण्यासाठी continueकंटिन्यू वापरा
आणि शेवटी debuggerडिबगर सेशन संपवून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा
या पाठात नेटबीन्स debuggerनेटबिन्स डिबगर विषयी तसेच breakpointsब्रेकपॉइण्ट्स आणि watchesवॉचस सेट करणे कोड कार्यान्वित होत असताना तपासावयाची पदावली समाविष्ट करणे प्रोग्रॅमचे कार्य ट्रेस करण्यासाठी Step Intoस्टेप इंटू Step Overस्टेप ओवर Step Outस्टेप आउट आणि Run to Cursorरन टू कर्सर पर्यायांचा आढावा घेतला
तसेच डिबगींगसाठी debuggerडिबगर चे ऍडव्हान्स्ड पर्याय कॉनफिगर करायला शिकलो
टेस्टिंग आणि डिबगींग करताना ह्या पाठामुळे तुमचा खूप वेळ वाचेल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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद